आणि त्यामध्ये खूप छान पेंटिंग केलेली आहे खाली सुद्धा--

डेस्क बेंच आहेत ठेवलेले आणि बाजूला विंडोज दिसत आहे.

आणि समोर व्हाईट कलर च्या चेअर्स दिसत आहेत दोन्ही साईडन --

यामध्ये आपल्याला इथ दिसत आहे एक मुलगा आहे समोर बसलेला आणि त्याच्यामागे बॅनर्स लावलेले आहे आयडिया .

या फोटोमध्ये आपल्याला इथ दिसत आहे मोठासा तालाव दिसत आहे तालाव मध्ये एक बोट आहे.

एक पेट्रोल पंपा ची मोठी अशी टेम्पो दिसत आहे.

त्याचमोर दोन व्यक्ती दिसत आहेत.

या फोटो मध्ये आपल्याला इथ दिसत आहे इथे छोटे छोटे झाडे लावलेले दिसत आहेत काही उंच आहेत काही काही छोटे छोटे आहे.

एका साईड न व्यक्ती दिसत आहे इथ उंच अशी भित आहे समुद्र--

मुनी आणि खाली लिहिलेल आहे मेडिकल कॉलेज अन्ड हॉ हॉस्पिटलस गुरु गणेश नगर औरंगाबाद.

अ घेतलेलं आहे त्याचा ब्लॅक कलर्स आहे आणि अ बाजूने रेडकलर दिसत आहे समोर एक माणूस उभा आहे येथे.

या फोटो मध्ये आपल्याला अस मोकळ मैदान दिसत आहे समोरआणि त्यासमोर झाड लावलेले आहे छोटे छोटे.

वरती लिहिलेलं आहे बॅनर्स लिहिलेलं आहे समोर मुली उभ्या आहेत छोट्या छोट्या त्यासमोर काही टीचर्स आहेत उभ्या.

या फोटोमध्ये आपल्याला इथ दिसत आहे हा जिम चा हॉल दिसत आहे यामध्ये काही व्यक्ती आलेल्या आहेत जीम करायसाठी आणि या--

यामध्ये शूज घातलेला आहे एका माणसाने आणि मशीन वर बसलेला आहे तो.

उंच उंच समोर एक खांब दिसत आहे लाईटचा त्याला लाईट्स लावलेले य मोठे मोठे समोर एक बिल्डिगस दिसत आहे.

मागच्या साइडला बॅनर्स लावलेला आहे पडदा लावलेला आहे.

ती वरती उडवाय्साठी धुवा उडवाय साठी काहीतरी आहे लंब्या कांडी मध्ये.

समोर दोन मुली आहेत त्याच्यामागे तीन चार मुले दिसत आहे आणि व्हाईट कलर चा पडदा दिसत आहे.

आणि म ब्लू कलर चा शर्ट घातलेलाए यांनी आणि खाली ब्लॅक कलर ची मिडी आहे.

यामध्ये ऑरेज कलर दिसत आहे येलो कलर दिसत आहे.

समोर चेअर्स दिसत आहेत रेड कलरच्या ठेवलेल्या वरती झाड दिसत आहे.

या फोटो मध्ये आपल्याला दिसत आहे इथे गॅदरींग--

वर गर्दी झालेली दिसत आहे यामध्ये --

या फोटोमध्ये आपल्याला इथे समोर आय.सी.आय.सी.आय. बँक दिसत आहे वरती लिहलेल आहे.